काय नाही, आता चालले आहेत आपले नेहमीचेच काम. अच्छा, काही नाही, बसलो होतो ऑफिसला जात नाही बाहेर जायचय ऑफिसच्या कामानिमित्त, म्हटलं फोन करुया तुम्हाला आज खूप कंटाळा आलाय अस वाटत काही तरी एंटरटेनमेंट कराव... काय कराव, काय कराव लक्षात येईना म्हणून म्हणल तुम्हाला फोन करावा.

अ, आपल्या आपल्या काममधे काही वेळच भेटत नाही आता तुम्ही म्हणताय एंटरटेनमेंट, पण आपल्या कामामध्ये नेहमी सतत काम, काम, काम चालूच आहे

एंटरटेनमेंट म्हणजे मग आम्ही आमच्या कामच्या वेळेत एंटरटेनमेंट हा असा एक विषय करतो की जेणे करून सॉन्ग मधून आपण एंटरटेनमेंट करू शकतो की जेणेकरून आपल्या आवडीची जे काही सॉन्गस आहेत

हो, हो अगदी खरं आहे अगदी खरं आहे

मग आठवणीं मधून आपण आपला एंटरटेनमेंट करू शकतो हो, हो माझा आज असाच विचार होता की नुकतंच आत्ता एक छान मराठी नाटक पाहिल, तर असा विचार होता की आता संगळ्याना एकत्र करून आपण नाटकाला जाव, मराठी नाटक आहे छान, म्हणल आता एंटरटेनमेंट आणि बरेच दिवसाची सगळी धावपळ, कामाची दगदग त्यामुळे म्हणल थोडस रीफ्रेश होण्यासाठी एंटरटेनमेंट काय तर आपण एखाद चांगल नाटक बघाव जेणेकरून काही छान नवीन विचार आपल्याला समजतील त्याच्यातन पण काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघता येतील ऐरवी आपण एंटरटेनमेंट म्हणून मरा पिक्चर, हिन्दी वैगरे हिन्दी इंग्लिश वेळवेगळे सगळे बघतच असतो

तर म्हणल आपण मराठी नाटक बघाव, ऐरवी आपण हिन्दी सिनेमे पहातोच पण आपण म्हणल जरा मराठी सिनेमा, मराठी नाटक ह्यांना पण थोडस गेल पाहिजे. यस, यस नक्कीच नक्कीच आणि आत्ता तर आत्ता तर खूपच छान छान मराठी फिल्म्स वैगरे येता आहेत येताएत.

खरंच ना, हो ना एंटरटेनमेंटमध्ये ते एंटरटेनमेंट म्हणण्याजोगे नाहीयेत पण अॅक्चुअली ना ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याजोगे ही आहेत. आपण म्हणतो नाटक किंवा फिल्म्स वैगरे एंटरटेनमेंट पण ह्या गोष्टीमधून खूप साऱ्या गोष्टी शिकण्याजोग्या आहेत आपल्याला स्वत:ला शिकण्याजोग्या आहेत आपल्या मुलांना इन फ्युचर च्या पिढीला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याजोग्या आहेत

म्हणजे अॅज अ एंटरटेनमेंट पाहायला गेल तर फक्त एंटरटेनमेंट नाही तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण खूप शिकू शकतो.

बरोबर आहे, तसं एंटरटेनमेंटमध्ये बघायला गेल तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत आता

चांगल म्युझिक ऐकावस वाटत कोणाला

बऱ्याच लोकाना नृत्याचा आविष्कार बघायला आवडतो

कुणाला नाटक कुणाला सिनेमा असे सगळे वेगवेगळे प्रकार येतातच एंटरटेनमेंटमध्ये. मग जो तो आपआपल्या आवडी नुसार किंवा आपआपल्या वैचारीक ह्याच्या नुसार त्या सगळ्या गोष्टी करत असतो.

म्हणूनच तर आम्ही सांगतो ना की आम्ही आपल, तुम्ही तुमच्या कामामधे आनंदी रहा कामामधून एंटरटेनमेंट शोधा की जेणेकरून तुमची एखाद, एखादा जॉब आहे

आणि हॅप्पीनेस पण होतो आणि आणि त्याच कामामध्ये तुम्ही आनंदी राहू शकता. हो, हो नाही खरंच विचार तुमच्या खूप छान वाटल म्हणजे ऐरवी एंटरटेनमेंट एखाद्या रविवारी अ आपण कंटाळतो आठवडा भर काम करून त्यामुळे आपण रविवारी हा शक्यतो आपण जास्तीत जास्त आपल्या स्वत:साठी देतो घरच्यासाठी अ कुटुंबासाठी देतो आणि त्याच बरोबर थोडासा आपल्याला आपण काही तरी कुठे तरी फिरायला जाण किंवा काही एखादा कार्यक्रम किंवा घरघुती कार्यक्रम, लग्न ह्या अश्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण आपल्या स्वत:च एंटरटेनमेंट करून घेत असतो. पण हा आत्ताचा तुम्ही जो विचार सांगितला तोही खूप योग्य आहे, म्हणजे आपण जिथे काम करत असतो तर तिथे देखील आपण आपल काम कस आ आवडीने आणि आनंदाने करू हे सुद्धा एक प्रकारे एंटरटेनमेंटच स्वत: ला करण्यासारख आहे अस वाटत मला

अ, अॅक्चुअली पिक्चर तर आम्ही पहिलेला आहे धर्मवीर म्हणून

पण खूप अप्रतिम पिक्चर होता

तो अॅज अ एंटरटेनमेंट नाही अॅज अ म्हणजे कस आहे ना की एक शिकण्याजोगी गोष्ट म्हणून पाहिली

आणि एंटरटेनमेंट जर म्हणलत तर अस फिरायला जाण, किंवा मला शॉपिंग करायला खूप आवडते ती एक माझ्यासाठी एंटरटेनमेंट पण म्हणू शकतो.

म्हणजे मला कधी कंटाळा शॉपिंग करण म्हणजे डायरेक्ट परचेस करण असं नाही

मार्केट मध्ये फिरण एक मनाला एक एंटरटेनमेंट म्हणजे नक्की काय असत की जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनाला वाटणारे समाधान

तर मग त्याच्या मध्ये आपण बाहेर फिरण आहे

किंवा लहान मुलांमध्ये गप्पा मारणे आहे किंवा आपल्या घर, फॅमिली मधे एकमेकांमध्ये गप्पा मारण आहे

हे सुद्धा म्हणजे टाइमपास गप्पा मारणं म्हणजे असं नाही की सिरियसली कोणत्या एखाद्या सब्जेक्ट वरती

आणि राहिली गोष्ट आपण एंटरटेनमेंटमध्ये आपण इनक्लुड करू शकतो

म्हणजे आपण ऐ एखाद्याशी म्हणजे जस आपण आत्ता फोन वरती बऱ्याच दिवसांनी बोलतोय तर हे सुद्धा आपण एकमेक एकमेकांना आपण छान प्रतिसाद मिळतोय आणि आपण ह्या पण एक प्रकारे म्हणू शकतो आपण हा सुद्धा मनोरंजन किंवा आपण मनोरंजन हा जरी मराठी शब्द असला तरी की एंटरटेनमेंट आपण होतय की जेणेकरून विचारांची देवाणघेवाण होतीय

कळतात आपल्या एकमेकाला असा सगळा तो विषय आहे म्हणून मी म्हणल की आज काय कराव, काय कराव म्हणून म्हणल की चला आता तुम्हाला फोन करूया काए काय नाही विचारूया बरेच दिवस झाले तुमच्याशी चर्चा नव्हती झाली

नक्कीच आपण फ्युचरमधे एक प्लॅनिंग करू शकतो जेवढ आपले फ्रेंड्स सर्कल वैगरे आहे तर सर्वांनी एकत्र येऊन मस्त पैकी आपण एखादी मुव्ही पाहू शकतो किंवा जसं तुम्ही म्हणालात एखाद नाटक आहे...

आजकाल जो तो आपआपल्या कामामध्ये इतका व्यस्त असतो इतका व्यस्त असतो म्हणजे त्यानी सुद्धा आपल्या शरीरा वरती म्हणजे ताण येतो ह्या सगळ्या गोष्टी, थोडस आपण एंटरटेनमेंट करून रीफ्रेश झालं पाहिजे.

आपल माइंड रीफ्रेश होत, त्याच्याच बरोबर आपण स्वत: रीफ्रेश होतो, आणि पुन्हा नव्याने एक वेगळी उमेद स्टार्टअप होते आपली स्टार्टअप होते, खरंय, काही नवीन नवीन आपल्याला काही अ विचार येतात आपण काहीतरी त्यातन हो, इतरांच्या अ इतरांबरोबर जरी आपण एकमेकांच्या सहवासात राहिलोत तर इतरांमुळे एक वेगळी अॅनर्जी पॉजिटिव्हिटी तयार होते

त्याच्याच बरोबर आपण जेव्हा निसर्गामध्ये जातो

हो, हो, हो खरंय, कधीतरी आपण एंटरटेनमेंट म्हणून हा ही निसर्गाच्या सानिध्यात, एंटरटेनमेंट म्हणून निसर्गाच्या सानिध्यातही फक्त नुसत नॉर्मल गवतावर ही चाललो ना आपण तरी

ह्या सगळ्याला म्हणता येणार नाही एंटरटेनमेंट बट तरीही एक चला बाबा लहान मूल कस म्हणजे एक इमॅजिन करा की आपण धावतोय किंवा एक्सरसाईज वैगरे योगा करतोय

कारण हे मुंबईच जीवनच सगळं धावपळीच आहे

पण, हे जर एक दिवस म्हणून एक आपण आपला काढला

वेगळा आणि एंटरटेनमेंट म्हणून आपण अश्या एखाद्या शेतामध्ये मस्त फिरल वैगरे

तेव्हडयाच गोष्टी जीवनाला आनंद देण्याजोग्या आहेत

म्हणजे अॅक्चुअली इथन महिन्या महिन्यातून एकदा किंवा दोन तीन महिन्यातून एकदा तुम्ही रीफ्रेश होण्यासाठी एकतर निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जाऊ शकता

किंवा अॅज अ तुम्ही एखादी मुव्ही आहे ती पाहू शकता डेलीच्या ह्याच्यामधे एंटरटेनमेंट म्हणून सॉन्ग वैगरे तुम्ही

खेळ वैगरे नॉर्मली, बैठे खेळ आहेत बैठे खेळ म्हणूनपण तुम्ही करू शकता...

हो, तसं ही आपण अ रोजच्या जीवनामध्ये हे डेली अ डेली सोप आहेतच म्हणजे आपण रोजच्या मालिका ह्या बघतच असतो

तो एक सगळ्यात मोठा माध्यम आहे एंटरटेनमेंटच पण रोज रोज रोज रोज तेच तेच बघूनपण आपल्याला नाही म्हणल तरी

अ , हो जाऊयाना आपण नेक्स्ट वीक मध्ये आपण नाटकाला जाऊया

माझ्या मुलीला ही मला विचारव लागेल मग तुमची फॅमिली आणि आमची फॅमिली आपण एकत्र जाऊया नाटकाला

नाही पण बरोबर आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये कुणी येत असेल तर ते ही तुम्ही विचारून पहा मग आपण जाऊया हो, हो, हो, बरोबर, बरोबर खरंच आहे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट कुणीतरी एका पिक्चर मधला हिन्दी पिक्चर मधला मला वाटत तो एक डायलॉग ए.

हे बघा ह्याच्यावरून मला एक वर्ड आठवला रीफ्रेशिंग टॉनिक इज एंटरटेनमेंट.

खूप छान शब्द आहे अगदी व्हॉट्सअप ला स्टेटस ठेवण्याजोगा आ आज तुम्ही हे वापरलात सेंटेन्स खरंच हो ना तुम्ही येव्हडया छान सब्जेक्ट वरती बोलताय म्हणल्यावर मी फक्त मी एक वर्ड युज केला.

बरोबर, बरोबर खूप छान वाटल मला तुम्ही ह्या सगळ्या विषयावर बोलताय एवढं सुंदर बोलताय

नाही ओ ह्या पुढच्या निमित्तानी आपण कधीही ऐरवी फोन करतोच पण ते कस होत अगदी अ, अ ओझरत म्हणजे अगदी धावपाळीतल बोलण बाबा हो हे हे माझ अस काम आहे पण आज आता आपण बोलतोय तसं खरंच आपण प्रत्येकाने निदान एखाद्या रविवारी म्हणा की आपल्या जवळच्या एक तीन चार पाच आठ लोक जी काही असतील त्याना आठवणीने फोन करणं त्यांची खुशाली विचारण हा सुद्धा एक एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन मी आपली एक मासिक टॅग लाईनच लिहून ठेवते.

बॉडी अँड माइंड रीफ्रेशिंग टॉनिक इज एंटरटेनमेंट.

आणि आपण ह्या गोष्टीवरती कधी विचारही केला नव्हता

कधी कधी काही गोष्टी अचानक म्हणजे निघून जातात आपल्या तोंडून वैगरे हो, हो, हो हेच होत ना की आपण अशी जेव्हा चर्चा करतो तेव्हा काही अ विचार आणि काही गोष्टी आपल्याला उघडत्यापणे किंवा अचानक आपण हे होत सुचतात आपल्याला आणि आपण त्यातन

बोल्ड मध्ये लिहून पाठवा म्हणजे

ऐवढ मी काय कुणी हे नाहीये

फक्त ती एखादी गोष्ट ही सुद्धा एंटरटेनमेंटच होऊन गेल आपल. अहो एंटरटेनमेंटच झालय म्हणजे आपण इतका वेळ झाला आपण छान बोलतोय पण ते एंटरटेनमेंटच झालं ना म्हणून म्हणल तुम्ही जे आत्ता वाक्य म्हणालात ते एकदा छान अस मोठ्या अक्षरामध्ये अ मेसेज करा किंवा व्हाटस अॅप ला हे करा. त्याच्यामध्ये काय आहे इंग्लिश वर्ड माझे मागे पुढे होऊ शकतात असं काही नाही ठीक ए थोडसक जरा एक इन्जॉय एंटरटेनमेंट हां, तोही एंटरटेनमेंटचाच भाग झाला ना कुठे नाही तर ऐरवी आपण अस मानमोकळे पणे बोलतो किंवा आपण म्हणजे अ हल्ली अस झालंय कामाच्या ह्याच्यामधे नाही अॅक्चुअली काय आहे माहितीये का फ्रेंड सर्कल मध्ये अस म्हणजे थोडस गप्पा मारण वैगरे हा ही एक एंटरटेनमेंटचा भाग आहे. त्याच्याच बरोबर आपल्या जुन्या गोष्टी काढणे हा ही सगळाच एंटरटेनमेंटचाच भाग आहे.

छान वाटत खरंच छान वाटत. बघा ना आता आपण एव्हडा वेळ छान मस्त बोलतोय कसल टेंशन नाही कामाची दगदग नाही काही नाही खरं तर ना माणस अ रोज फोन अ फोन केले तर हे होईल

चला बर वाटल खूप बोलून तुमच्याशी. बोलू